पण बरोबर म्हणाली आहेस कारण की दिवाळी हा सण आपल्या मराठी लोकांनाच काय सर्वांनाच खूप जास्त प्रिय असतात हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण म्हणून सुद्धा ओळखला जातो हा सण देशभरातील हिंदू समान उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो चौदा वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्यात परतले असल्याच्या आठवणी म्हणून साजरा केला जातो राम हा एक अतिशय लोक

याविषयी माहिती दिली जाते आणि गोष्टी सांगितल्या जातात दिवाळी येण्यापूर्वीच त्याच्या स्वागताची सर्वजण करतात जसे मी करत आहे आणि एकमेकांना सांगतात आली दिवाळी आली दिवाळी हा भारताचा सर्वात साजरा केला जाणारा सण सर्वात साजरा केला जाणारा सण आहे दिवाळीच्या दिवशी

आपण आपण दिवाळीच्या दिवशी आपण अं पूजा करतो आणि घरामध्ये दिवे लावतो आपल्याला आणि आपण अं गौ माताची ही पूजा करतो आपल्याला दूध देणाऱ्या गोमातेची ही पूजा असते धनत्रयोदशी धनाची पूजा असते धनत्रयोदशी धनाजी पूजा केली जाते लक्ष्मीपूजनाच्या व्यापारी लोक आपल्या चोपडा पूजा ची पूजा करतात धन मिळाले तर वरवर करू नये ही शिकवण मिळते नरक चतुर्थी नरकासुराचा म्हणजेच वाईट वृत्तीचा सहार करण्याचा असतो तर बलिप्रतीच्या बलिप्रधेला दानशूर चा गौरव भाऊबीज ही बहिण भावाचे निर्मळ प्रेमाचे प्रतीक असते दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे पण त्या त्या आकाश कंदील आणि रोषणाई करून तुझे स्वागत करण्याचे नवे कपडे घालायचे आपले मित्र फराळ करायला रात्री खूप

भरपूर काही बनवतात हिंदू लोकांत जास्तीप्रमाणे बनवल्या जाते आणि आपल्या मित्रांना मैत्रिणींना बोलवून आपण घरी फराळ करू त्यांच्यासोबत सर्वजण बसू हा फराळ enjoy करतो गप्पा करतो गोष्टी करतो आणि अशाच खूप चांगल्या प्रकारे आपण आपली वर्षातून एकदा येणारी दिवाळी साजरी करतो. हो नमस्कार sir हा नमस्कार नमस्कार बाकी बोला सर कसं काय काय आणि मस्त गणपती मंदिरावरती जाण्याचा plan झाला होता वाटतं आहे ना

आज म्हणजे अचानक हा आजच गणेश चतुर्थी निमित्त हो sir आज गणेश चतुर्थी हाय ना हा तसेच तर आमचा एक उपवास पकडले हो हो ते आमचे Friends वगैरे ने उपवास वगैरे धरलेला होता अच्छा म्हणजे तुमची मित्र हो sir तुमचे म्हणजे सर आपले मित्र आहेत ते कोण आपले मित्र हा आपले मित्र असतात तर ते सर्व एवढी सरबी मुलं आपली मित्र आहेत sir हो हो तेच तर मग काय आता ते गणपती मंदिरात राहतात का दगडूशेठच्या हो sir तसं आमचं दगडूशेठ मंदिरात जायचा first time टाइम हे होतं आणि first time आलो होतो इथे पुण्यात तेव्हा मी जा दगडूशेठ मंदिरात गेलो होतो गणपती मंदिरात अच्छा हा मी अगोदर बघितलेला नव्हता sir तिथे कसं काय आहे पण तिथे गेल्यावर भरपूर छान वाटलं sir हो तिथे असं भारी वाटतं ना सर अं तुम्ही गेलेत का sir कधी तरी तिथं हो गेलो होतो दगडूशेठ ला हा sir तुमचा मग कसा होता sir experience first time गेले तेव्हा असं तिथे गेल्यावर मन मोकळं करता येत आपल्याला मनाला शांती भेटते मनामध्ये जे अडचणी असतात ते कमी होतात आणि मदत तर करतोस देव आपल्याला त्यामध्ये आपण कधी हो sir हो हम्म sir आम्ही पण गेलो होतो तेव्हा तिथं भारी celebrity वगैरे येतात त्या bollywood चे हो आम्ही गेलो होतो तेव्हा मराठी actress आले होते तर हो ते सांगितलं होतं त्यांनी तुम्ही हो sir आम्ही त्यांना जसं ओळखत नव्हतो पण म्हटलं बघितलं होतं असं वाटलं हाय celebrity काढून घेऊ आपलं त्यांना वाटायला पाहिजे आहे ना आपले पण दोन-चार fans कुठे ना कुठे हो त्यांना ओळखत पण नव्हतो तरी त्यांच्यासोबत photo काढून घेतला होता होता होतं sir होतं कधी कधी वाटतं आपल्याला की नाही जर का चांगली मोठी celebrity निघाली तर आपला एक यात म्हणून आपल्याला photo काढायची सवय हा तेच म्हटलं sir पण ते आता photo delete केलेत sir मी अच्छा अच्छा तसंच sir माझ्याजवळ पण एक मी ज्या ना जायचं ना साईडला तिकडे आपला सैराट picture बघितला का sir तुम्ही हो sir बघितलं तर हा सैराट मध्ये एक परश्या नावाचा Hero आहे आकाश ठोसर नावाचा तुमचेच नावाचा हो त्याच्यासोबत भेट झाली होती sir माझी एकदा हो हो कसं काय सर कसं झाली होती भेट सांगू शकता का थोडं म्हणजे आम्ही तिथे बहुतेक ते कोणत्यातरी meeting ला गेलो होतो तेव्हा आणि तेव्हा एकदमच वरती pub वगैरे होता pub मध्ये आला होता वाटतं संध्याकाळच्या वेळेस हा का सर चार एक वाजेच्या वेळेस पण तो नंतर parking मधून जात होता तेव्हा आम्हाला दिसला तो तिथं actually मित्रांचा group होता त्यांनी त्याला direct अशी हाक मारली अरे परश्या

तिथे गेल्यानंतर आकाश sir आकाश sir केल्याने सगळ्यांनी मी माझ्या attitude मध्ये उभा राहिलो काहीच बोललो नाही हा फक्त मुलं मुलं म्हणत होते की sir एक photo आपला मग एक group photo घेतला

हो का sir हो मी पण एक घेतला separate photo त्याच्याबरोबर हो का sir तसेच आमच्या सोबत झालं होतं आम्ही जेव्हा दगडूशेठ मंदिरात गेलो होतो ना हम्म तसेच झालं होतं आमचा एक मित्र होता अक्षय नावाचा त्याने पण attitude वगैरे दाखवला भरपूर त्याने photo वगैरे तर नाही काढला त्यांनी photo काढले पण आमचे काढले त्याचे नाही काढले अच्छा छुपा रूसत छुपा रुस्तम आहे आमचा त्याने बरोबर personal photo घेतले म्हणे त्यांचे हम्म भारी वाटतं sir पण दगडूशेठ मंदिरात गेल्यावर हो खूप भारी वाटतं हो sir हा तेच ना रात्री पण बघून आलो होतो रात्री बारा एक दोन ला sir रात्री बारा एकला सगळे मंदिर बंद असतो ना sir हो बंद असतं पण बाहेरून पण दर्शन घेतलं ना तर शांत वाटतं हो sir अरे तेव्हा गर्दी पण कमी असते ना मग तेव्हा जास्त शांत वाटतं हो का sir तुम्ही रात्री सहसा बारा एक वाजता जाता त्या side ला हो एकदा अक्षयला पण घेऊन गेलो होतो मी तिकडे फिरायला हो बारा एक वाजता अक्षय ला घेऊन गेले होते तुम्ही फिरायला हो कदाचित तेव्हा तुम्ही पण होते वाटतं आमच्या सोबत काहीतरी नाही sir तुम्ही नंतर दोन अं फक्त दोन जण आली होती बघा हो हो हा तेव्हा मी मग हा चिराग पण होता चिराग कडून तुम्ही नाही sir नाही sir नाही sir तसा विषय नव्हता अक्षयच्या admision च्या वेळेस आले होते सर अक्षय एकता आला होता तेव्हा त्या दिवशी तेव्हा अच्छा असं होतं का ते हो अक्षय admision ला आलो होतो मी आणि अक्षय एकटा होता admision च्या वेळेस अच्छा अच्छा हा बरोबर बरोबर तसंच काहीतरी होतं म्हणजे ते हा हा तुमच्या घरातले बाहेर घेऊन गेलो आणि तिकडे दगडूशेठ फिरून आणलं होतं हो ना sir हा पुन्हा अक्षय पण त्याला अक्षयला असं वाटलं की मी पुढे अशी गाडी नेली ना तर आपण काय फसवतो त्याला वाटले की तुम्हाला आकाश या गल्लीमध्ये का आणलं म्हणे असं म्हणत होता मला तर त्याला वाटलं आपल्याला समोरून ton घेऊन जावं लागेल ना हो हो sir ते दिवस मी त्या गल्लीमध्ये नाही गेलो होतो. तेव्हा आपल्याला left घ्यायचा असतो पण मी right घेतला होता तरी पण त्याला वाटत होतं मी तु त्याच गल्लीत आणलं म्हणे मला हो आता काय सांगायचं तर मुलांना रात्री बाहेर फिरवायचं तर फिरवायचं दर्शन घ्यायला पण जायचं pulse मुलं आपल्याला अशी बोलतात sir हा असं ते होतं तसं थोडं म्हणजे ते म्हणतात ना कोणत्या तरी म्हण आहे चांगली ची दुनिया नाही ते झालं होतं माझ्यासोबत हो sir हो ना आपण कितीही चांगलं वागलं तरी दुनिया आपल्या सोबत तसेच वागण हा तसं म्हणजे त्या दिवशी तसं तुमचं आकाश अक्षय नावाचा मित्र तुमच्यासोबत काय तसंच केलं असेल तसंच त्या दिवशी अक्षय नावाचा मित्रांनी सुद्धा तुमच्या सोबत हा हो तसंच केलं होतं हा पूर्ण नाही केलं त्याने त्याचा intuition तो नव्हता पण त्याचं असं वाटलं त्याला की मी तिकडे घेऊन चाललोय त्याला म्हणून हो sir

मी आतापर्यंत room मध्ये जितके पण मित्र आले त्यांना सगळे कोणी पण त्यांच्या त्यांच्या गाड्या टाकून देतात त्यांना ते बागतील पण तुम्ही आले होते तेव्हा मी स्वतःच्या हाताने सगळं करून घ्यायचं आता तुम्हाला एक दुःखाची गोष्ट सांगतो sir बाकीचे मुलं plate पण धुवायचे नाही तू धु तु धु असं करायचे सगळे काय सांगायचं sir इतकं करून पण तुम्ही मला एक दोषी मानतात sir काय सांगायचं sir पण तुमच्यात एक धीरज नावाचा मित्र होता तो सर्वांच्या म्हणजे तो पण तुम्हाला मदत करत होता तो मुलगा चांगला आहे sir हो sir ते पण कसं ते अक्षय नावाचा मुलगा संकेत नावाचा मुलगा आणि ते निरंजन नावाचा मुलगा थोडासा हे होता हो हो बाकी काही नाही हा ते निरंजन नावाचा मित्र पण चांगला आहे sir तो पण कसं थोडा आळशी आहे तो काम वगैरे करायला त्याला आवडत नाही हो ना हा तो हाय हुशार हुशार वगैरे आहे हा पण तो अक्षय नावाचा मुलगा थोडासा हे दिसतोय आता काय करायचं आपण त्याला जेमतेम मग नंतर अक्कल तरी येईल नंतर समजून तरी घेईन काय त्याला पुण्याला त्यासाठीच आणलं sir आम्ही तो आता काम करेल तेव्हा करेल काहीतरी करेल sir चोवीस तास गेम खेळत असतो sir तो काय त्याला म्हणाव काय असतं sir ते गेमच नाव काय तरी असतो ना तेच आहे हा ते free fire असले काही छपरी गेम खेळत असतो शिक्षणाचा थोडास फारच घेत नव्हतं मनावर हा ना तेच ना हा काय करायचं बघा सर त्यासाठीच तो गणपती त्याला गणपती मंदिरात घेऊन जाऊ म्हटलं

बाकी मग sir आपण गणपती मंदिरामध्ये आहे ना हो sir त्यासाठी त्याला घेऊन जायचं गणपती मंदिरात बाकी दुसरं काही नाही थोडसं त्याच्या मनात थोडं तेव्हा बद्दल भावना वगैरे जागतील हो हो हा आणि आज त्याला उपवास पण पकडायला लावला सर आम्ही चांगलंच आहे म्हणजे हा sir असे आहे आमचे मित्र मी असा ऐकले की हा उपवास पकडल्याने चांगली बायको पण भेटते म्हणे हो sir भेटणार ना त्याला चांगली बायको त्याला बायकोच काय sir त्याने त्याच्या मामाच्या मुली सोबत अं आहे त्याचं तसं plan पण त्याचा तो plan आहे सर मामाच्या मुली सोबत करायचा पण तो असले बाहेर पण भरपूर नजर ठेवत असतो तर ठीक आहे ठीक आहे दोन minute झालं का sir आपण आता बोलूया थोड्यावेळाने लगेच झालं sir आपलं Recording ते बोलूया दोन minute मध्ये

काय नाही बाबा आता हे आवरलंय घरचं काम मग बसलोय आता

काय नाही रे बसलो होतो टीव्ही ऑन केली मी बसलेलो होतो त्याच्यावर तेच ला लॉकडाउन च दाखवत होते. लॉकडाउनअरे खूप जाऊ दे रे आता दाखवत आहेत की परत लॉकडाउन होणार आहे परत कोरोंना येणार आहे. बघू यार आता ओमिक्रोन पण सांगताय. आता काय काय काय नवीन बघायला भेटेल यार आता कारण की बेकार हाल झालेत रे लॉकडाउन ला हे खूप म्हणजे खूप हाल झालेत त्या टायमाला लोकांचे तर लई घाण ते तर आहे. आपल्याला जाऊ दे रे शेतकऱ्याचे जास्त हाल होते त्या टायमाला हां ते तर आहेच यार सेम ना यार आमचं पण घरी तेच झालं होतं ना पप्पा अन ते पण जायचे आणि काय त्यांना ते माल पोहोचवण्यासाठी पण ते एकदम एवढी हे करायला लावायचे ना ते सॅनिटायझर वगैरे नको यायला परत अरे काहीच नाही जे जे झालं होतं ना त्यावेळीस इतकं कोंडिशन खराब होती ना बाप रे बाप लई बेकार होतं त्यावेळेस नाही आता नको यायला परत गेले ते दिवस तेच ना यार तेच ना अरे किती जणांची डेड झाली होती रे बाबा अं

आपले ते तर जाऊ दे अजून शिक्षणाचं असं झालंय ते हं हं हं हाना अडमिशन अरे आपल्या आपल्या ना रे आपल्या वेळेसच ची गोष्ट आहे ना रे बघ तुला आठवतं ना की आपण CET दिली बरोबर बारा बघ ना किती वेळा चेंज झालं होतं आपण बारावी संपली आपली त्याच्यानंतर आपण घरी बसलो. CET चा वगैरे अभ्यास करू म्हंटल CET, NEET चा कशाला अरे अभ्यास वगैरे झाला ते म्हणता की कॉरोना झाला वगैरे आणि पुढे ढकलली गेली डायरेक्ट NEET आणि CET हो हो दो. न वेळेस तीन वेळेस पुढे पोस्पोंड केली होती NEET आणि CET वेगळ्याच कंडिशन होती रे बाप लई बेकार कंडिशन होती आम्ही ज्यावेळेला पेपर द्यायला गेलो होतो ना तर इतकं खतरनाक होतं यार तिथं इतकी हे हे होते ना म्हणजे security पण आणि एकदम सोसीयल डिस्टन्स सिंग डिस्टन्स पण एवढं ठेवायला लावत होते ना ते पाच पाच मीटर कुणाशी बोलू नका हॉल टीकेत घ्यायच्या वेळेस पण ते जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो ना गेट वर पोहोचलो मी ठीक आहे गेट वर पोहोचलो आणि त्यांच्या ते सिकुरीटीगार्ड ने आमच्यात पहिलं ते सांनीटईसर मारलं. ठीक आहे. सांनीटईसर केलं पूर्ण आम्हाला त्याच्यानंतर आमचं हॉल टीकेत घेतलं हॉल टीकेट वर पण सांनीटईसर मारलं त्याने त्याच्यानंतर आम्हाला ग्लोव्स दिले नाही रे असं दूरनच थोडं केलं होतं त्याने अं गोव्स दिले वरतून कॅप घातली आणि पायामध्ये शूजमध्ये पण आम्ही शूजकॅप घातली त्याच्यानंतर आम्ही गेलो मध्ये परत अजून एकवेळेस सांनीटईसर झालो. परत एकवेळेस सांनीटईसर झालो त्याच्यानंतरनं पुढे गेल्यानंतर काय हे हो आणि कम्प्युटर च्या side ला पण सांनीटईसर ठेवलेला होता ते बोलले की सांनीटईसर करायचं म्हणे त्यांना

मग काय सांगणार की त्यावेळेस कोंडीशन असलं बोगस होती. बोगस म्हणजे लई बोगस होती रे अभ्यास नाही काही घरी कामं वगैरे

काय नाही बाबा घरी ते कामच शिकून गेलो भाजीपोळी करायचं काय दुसरं तुझं काय चाललंय लॉकडाउनच्या टायमाला अरे काहीच नाही घरी नुसतं बसायचं पप्पा आले वगैरे मग ते शेतात वगैरे गेलं तर गेलं तिकडं पण कसं आहे माझ्याच घरी कोरोंना चे पेशंट होते.

पण ते केव्हा झालं होतं मी जेव्हा इकडं आलो होतो बघ आपली जेव्हा कॉलेज झाली होती, ठीक आहे तुला तर माहिती आहे हो फस्ट इयर फस्ट इयर आणि सेकंड इयर आपल तर ऑनलाइन मध्येच गेलंय. मजा यायची रे पण ते ऑनलाइन ला अरे हो पण कस आहे आपल्या ला जे जे नोलेज डिप पाहिजेल होतं ना यार आपल्याला ते फार्मसी च तेच भेटलं नाही. आपल्याला कारण फस्ट सेकोंफ बेसिक बेसिक होतं ना सर्व हम्म काय एवढं ऑनलाइन मध्ये काय एवढं समजलं नाही कारण नंतर वॉइस ब्रेक घेऊन जायचं direct

एवढं काय नाही जे पिजिकली जे होतं ते ऑनलाइन ला मजा नव्हती

खूप आपलं जाऊ दे रे ते लॉकडाउन ला ते मुंबईवरून ते काम करणारे लोकं तिथं मग तेच ना किती हाल झाले असतील त्यांचे मग तुला तर माहिती आहे चांगलं की मुंबईला पूर्ण ते घर वगैरे किती आपण तरी ते तर बाप रे तिकडं अटकले होते त्यांची फमिली इकडं ते तिकडं किती हाल झाले असतील बरं त्यांचे आता काय करतोय काय करतोय. नको रे तो लॉकडाउन परत नको बाबा बरोबर आहे ना आता हा लॉकडाउन आला मध्ये काही म्हणजे काही काम राहणार नाही डायरेक्ट अरे काहीच नाही रे

तीन वेळेस लॉकडाउन लागलं ना भाई ऐकायला बी वाटत नाही ते आता हे होणार आहे ते होणार आहे. हं हं हं बरोबर आहे तुला माहिती आहे का अरे ते तरीपण कसं आहे. एवढं कोरोंना असताना तरीपण ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ना ठीक आहे त्या मोठ्या मोठ्या कंपन्या त्या तिरीपण सुरु होत्या कारण की का की आपल्याला काही गरज लागणार असेल ना ते माणसं त्यांचा जीव धोक्यात घालून तरी काम करत होते. आपलं ते तरी कंपन्या जगाचा पोशिंदा बाहेर होतात तर त्यांनी काय करावं मग ना सांनीटईसर ना काही डायरेक्ट याच्यामध्ये अरे पण त्यावेळेस सगळ्यांना त्यांचे त्यांचे दिवस काढायचे होते रे अशा विषय होता ना तो पण कसं आहे आता निघाला दिवस पण आता कसं आहे. तो दिवस नको परत येण्यासाठी प्रत्येकजण आता याच्यामागे लागलंय की नको यार ते दिवस परत आणि कसं आहे त्यावेळेस यार कित्येक डेथ झाल्या अरे आमच्याच गावाचं उदाहरण आहे. आमच्या गावाचं पापुलेशन फक्त किती पंधराशे जणांचं आहे ठीक आहे हो पंधराशे त्याच्यापैकी तर किती गेल्या दोनशे तीनशे गेले. हजार बाराशे उरले असतील फक्त बघ न अरे लय हाल झाले होते रे इतका हाय रेकॉर्ड गेला होता न तेच न कुठ जायचं न कुठे बाहेर हिंडायला न कोना मित्राला भेटायला न कोणी नही दिवसभर घरी ते टेभी ते कॉलेज वाले सांगायचे हे मीटिंग आहे ते हे करा जॉइन करा मासेज यायचं जॉइन करा ते समजायच भी नही न काही नाही लोकडाऊन ला तुला माहिती आहे का तेथे आपण न त्याचे पण चांगले म्हणजे त्याचे पन चा गले फायदे पण झाले साइड इफीक्त ठेवडे पण होते आणि फायदे पण तेवढेच तास आहे अजून माहीत आहे का जो वेक्त घरात जास्त टाइम स्पेंड नाही करायचा न ठीक आहे तुला माहीत आहे का जो व्येक्तीघर जेवड टाइम स्पेंड नही करायचा न लॉकपासून टाइम स्पेंड नाहीकरायचा न लकडाऊन पासून तेवडा टाइम स्पेण्ड्स घरी करायला लागला ठीक आहे ज्याला आस काही काम करता येत नव्हतं न ठिक आहे तो घरी काम करायला लागला बरोबर मी मी स्वतच उदाहरण असआहे ज्या गोष्टी नाही करता यायच्या त्याच गोष्टी आपण त्या केल्या म्हणजे शिकलो काही नवीन शिकलो काहीच बरोबर न कस आहे आपण तुला माहिती आहे का एक गोष्ट आपण सगडेजन एक गोष्ट आपणा सगडेजणांनी अशी नजर अंदाज केली तेव्हा म्हणजे अस दाखऊन दिली की नाहीच होती कोणती माहिती आहे का तुला कुठली रे अरे व्यायाम न रे व्यायाम नाही नाही मी ने व्यायाम केला लॉकडाउन ला योगा योगा एकदम कसं आहे तुला माहिती आहे का एशरीरसाठी पूर्ण एकदम अस क अं अस एकदम पूर्ण रीलॅक्स करतो आणि अस हा आणि उमिनीटी वाढते हो अरे केली

जाऊन शेतामद्धेराऊंड मारायला हम्म कितीबी राऊंड मारल तर बेकार ही होत रे अरे तो किस्सा त जाऊदे भाऊ ते गावाच्या बाहेर निघालो त पोलिस यायचे त बंबवर येवडे मारायचे मग ते ढुंगांनावर येवडे सुजऊन टाकायचे ते बापरे बाप की ते ते अॅड वगरे बघितलं असेल तू हा न हान बघ जेव्हा फर्स्ट टाइम लॉक डाउन लागला ठीक आहे त्याच्या नंतर सेकंड लागलं थर्ड लागल तिसरं लगायच्या वेडेस न ते सगडे ते विडिओस वागेरे दाखवायाचे की येवाडे याच्या याच्या वर मीडिया वाले बहग दाखवयाचे हा सोशल मीडिया वर दाखवायचे ते हा

हा जेवड चांगलं होत न ते अरे जेवड चांगलं होते न तेवडपान वाईट गान म्हंटलं आस ज्यांच्या घरी जो कामावणारा होत तोच खपला असा विषय हा तेच माझा एक मित्र होता हम्म सेम रे नको नको यायला ते करोंना वागरे लॉक डाउन वागरे अरे आता धखवण चालूच मी आता न्यूज बघत होतो कोरोंना वाढणार आहे लॉक डाउन लागणार आहे हम्म नको यायला देवा कृपा करून ह हम्मकारण त्या दिवसात खूप हाल झाले होते अरे माह त्यांचा एकाच म्हणणं आहे मीडिया वले जे सांगतात न भारतात तुला व ते माहिती आहे ते फक्त त्यांचा TRP वाढण्यासाठि करतात बरोबर हा बरोबर आहे आणि त्यांचं अर्ध सांगणं काय आहे तुला माहिती आहे का सांगतात की तुम्ही थोड सोसीयल डिस्टन्स ठेवा थोड दूरी ठेवा ह अस तुम्हाला काही लक्षण वागरे आले लगेच तुम्ही हा हम्म आणि अस तुम्हाला अस वाटतय की तुम्हाला लक्षण दिसत आहेत टीआर तुम्ही लगेच डोक्टरांकड जा ये नको करा की तुम्ही होऊन जाईल हा हा ते त आहे पण चांगलं सांगतात काही काही वाईट पण सांगतात टीआरपी साठी काही पण सांगतात हम्म

काय ते ऑनलाइन नोट्स काय ते वेडीओ काय ते लेक्चर काय तुला एक केस आठवतो काय ऑनलाइन च तो झूम मीटिंग ला एकदा बघ आपला ऑनलाइन एक्झॅम चालू होती हम्म हम्म तेव्हा तो कोण देवरे म्हणून कुणीतरी होत बघ त्यांनी नाव घेतलं होत आस म्हणजे एव्रिवन काहितरी टाकलं होत बघ त्यांनी हा हा हा ऑनलाइन मध्ये अरे बापरे हा हा आता आल लक्षात लक्षात आल. बर बर देशूक मॅडम बर बर करून द्या काहीतरी

बट जस कडक कडक गेल माणसाला थोडा टाइम स्पेंड दिल न तेवड वेळ हे केल न बरोबर हे हे हॅलो नंतर लॉकडाउन रेग्युलर कॉलेज पाहिजे होत हा अरे मग तेच झालंन आता बघ जस की आपला झालं बघ बारावी नंतर आपल तसच झालं तस जे टेंथ अँड त्वेल्थ ल होते

सगड्यांनी फक्त एकच करायला पाहिजे रे सोसीयल डिस्टन्स ठेवला पाहिजे बाकीच काही ही काळजी घ्यायाला पाहिजे खोकलताना शिंकताना हा रुमाल वगेरे मास्क वगेरे यूज कारला हम्म पाहिजे हा तर तेच न बाकी काय यार येवढाच हो सांगतो तुला मी आता येईल येवहा सांगतो कडवतो तुला हा चल टेक केअर चल बाय टेक केयर बाय Hello Hello, hows you? कशी आहेस? काय चाललंय?

हो. सध्या, माझ्या लाय माझ्याजवळच library सुरु झालीये ना नवीन. तू, नुसतं तुझं लहानपणापासून चालूये. नुसतं books book चा किडा म्हणतात त्यांना. हां रे एक दिवसेना library त lock होता होता वाचलोय माहितीये का तुला? real मध्ये. अरे देवा. तेंव्हा मी I think अं सहावी मध्ये की सातवी मध्ये होतो. आवरा जरा किती, किती वेळ? आम्हाला बंद करुद्या. आम्हाला घरी जायचंय म्हणून. नाही, तेंव्हा सहावी किंवा सातवीत होतो मी. अं exactly आठवत नाही. हां असंच काहीतरी होतं. आणि अं library मध्ये गेलो होतो. पुस्तक काहीतरी वाचत होतो मी. आणि वाचता वाचताच ते पुस्तक drop झालं होतं हातातनं खाली पडलं होतं. खाली पडलं. म्हणून मी table च्या खाली वाकलो तर तिथे पुस्तकांचे अजून गठ्ठे ठेवलेले होते. एकदम old अं जुन्या पुस्तकांचे आणि ते सहज जाताना मला कुठलं तरी पुस्तक आवडलं. आणि मी table अं table वरती घेऊन वाचायच्या ऐवजी, table खालीच बसून वाचत होतो. आणि librarian ने सर्व आवरलं. आणि त्याच्यानंतर तो बाहेर आला. सगळं बंद करायसाठी, त्यावेळी light सुरु असायचे library तले. Compulsory protocol होता. की रात्रभर lights सुरु ठेवायचे. सकाळी जो member येईल, तो lights बंद करायचा आणि morning चं session सुरु करायचा.

Yeah, really, आणि तो बाहेर आला. की तो तर आता विचार करतोय की अरे फक्त माझेच, माझेच चप्पल बाहेर, माझे एकट्याचेच shoes बाहेर होते. बरोबर मधात चप्पल दिसतायेत पण त्या पण छोट्या size चे आहेत जरा. नक्की काय प्रकार आहे? कोण राहिलंय आत? काय आहे? दिसत तर कोणीच नाहीय. मग त्यांनी शेवटी वैतागून table खाली बघितलं, तेंव्हा मी दिसलो. तेंव्हा त्यांनी सांगितलं की ते तू घेऊन जा आता तू घरी, नंतर वाच सावकाश. आणि एवढं करून मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला परत return केलेलं होतं book, जवळपास तीनशे pages चं होतं.

मस्तंय मग. मला कधी-कधी at a time दोन books सुद्धा घेता येतात. सगळ्यांना एकच मिळतं, मला दोन किंवा तीन सुद्धा मिळतात. Subscription बोलतो ना आपण? पण तिकडे काय बोलतात? हां subscription तर आहेच माझं. Membership आहे library ची, नाही असं नाही.

एकच पुस्तक मिळतंयचं. मला दोन पुस्तक, मी दोन पुस्तकं घेऊन जाऊ शकतो. एक extra. किताबी किड्यांना भेटतातंच.